हळद दूध बेसन पीठ किंवा त्याच्यामध्ये मध टाकतात लिंबू टाकतात त्याची पेस्ट करून जर आपण चेहऱ्याला लावले आणि पंधरा मिनिटे ठेवले त्यानंतर कोमट पाण्याने

facepack आणून लावतात तर सारखं सारखं आपण बाहेरच्या वस्तू नाही लावायला पाहिजे कारण त्याच्यामध्ये जास्त प्रमाणात chemicals असतं आणि chemicals जरा पण सारखं सारखं चेहऱ्याला लावत असेल तर तर ते तात्पुरतो छान दिसतो चेहरा त्याच्यानंतर हळूहळू त्याचे वाईट परिणाम हे आपल्या चेहऱ्यावर होतात आणि आणि त्याचा पूर्ण आणि त्याचा पूर्ण चेहऱ्यावर लावल्याने थोड्या दिवसांनी चेहरा काळा पडतो किंवा एकदम छोटे छोटे फोड येतात खूप जणांना rashes होती आपण जर start त्याची काळजी घेतली मला असं वाटतंय तर त्याचा जास्त प्रमाणात फायदा होईल तेवढेच नाही तर खूप वेळ असे होता पण त्याची काळजी न घेता skin महागडे product आणून लावतो खूप जण scrub पण बाहेरच आणखी facepack पण बाहेरच्या face wash पण बाहेरचा खूप वेगवेगळ्या आहेत आपण त्याचा वापर जर जास्त प्रमाणात केला असे चांगले आहे कारण की साबणपेक्षा face wash हे चांगले आहे खूप जण काय करतात दुधाचा जास्त वापर करतात तर घरगुती इलाज आपण केला पाहिजे आणि साबण पण आपण जो use करतो त्याच्यामध्ये पीएच levle कमी असायला पाहिजे जर कमी असेल तर तो साबण चांगला असेल आणि खूप साबण आजकालचे cemicale चे असतात आणि chemicals चे साबण आपण जास्त दिवस जर आपण चेहऱ्याला use केला तर त्याचा वाईट परिणाम होतो आणि खूप जण मला असं वाटतं तेवढंच नाही face wash जर आपण साबण shampoo पण खूप वेगवेगळ्या आहेत भरपूर shampoo बाजारात विकत भेटतात shampoo चे पण खूप मला असं वाटतं की शिकाकाई आणी जसं की वेगळे shampoo न वापरता आपण शिका काही किंवा आवळ्याचा वापर आपण केस धुण्यासाठी जर चांगल्या प्रमाणात केला त्याचे प्रमाण आपण चेहऱ्याला केस धुण्यासाठी समज शिकाकाही चा वापर केला की सगळ्यात चांगली असते केसांसाठी मला असं वाटतं की पण आता जास्त जुना त्याचा वापर करत नाही पहिल्याच्या वेळेस हे शिका काहीच वापर करायचे पण आता सगळेजण वेगवेगळे shampoo वेगवेगळ्या cream वेगवेगळे असे लावतात मला असं वाटतं पण शिकाकाही चा वापर करायला पाहिजे आणखीन तेवढेच नाही तर skin मध्ये आपण चेहर्यासाठी खूप झालं काय करतात वेगवेगळे product वापरतात चेहऱ्यासाठी बाहेर जायचं असेल तर आपण वेगवेगळे महागडी cream लावतो त्यावेळेस ते छान वाटतं cream लावल्याने त्याच्यावर powder लावतात मला असं वाटतं की आपण जास्त प्रमाणात चा वापर करायला नाही पाहिजे cream या खूप घातक असतात जसे की त्या तात्पुरत्या चांगल्या वाटतात पण जर सारखा जर त्याचा use करत राहिलो तर समज पाच सहा वर्ष जर आपण use केला कोणती पण cream ज्यामध्ये जास्त cemicle असेल ती आपण जास्त वापरली रोजच्या रोज आपण ती use करत असेल तर त्या cream चा effect आपल्या skin वर पडतो जसे की जरा पण पाच-सहा वर्ष तीच cream आपण use करत असेल थोड्या दिवसांनी आपल्याला जसे की खूप जणांना असे वेगवेगळ्या चेहऱ्यावर वांग येतात किंवा डाग येतात त्याच्यामुळे आपण त्याचा जास्त वापर करायला नाही पाहिजे नेहमी जर हा असा आपण वापर करत राहिलो तर तोपर्यंत चांगलं वाटतं नंतर खूप मोठ्या प्रमाणात आपल्या skin वर effect पडतो त्यामुळे आपली skin खराब होत जाते जर आपण अगोदरच जास्त प्रमाणात use नाही केला त्याचा वाईट परिणाम आपल्या skin वर होत नाही आपली skin ही चांगली राहते आणखीन खूप जण आता वेगवेगळे product वापरून चेहऱ्यावर makeup करतात तर मला असं वाटतं ते पण आपण makeup पण हा रोज रोज करायला नाही पाहिजेल ज्यावेळेस आपल्याला गरज आहे ज्यावेळेस आपल्या घरी लग्न आहे किंवा कार्यक्रम असेल तर त्यावेळेस आपण makeup करायला पाहिजे कारण makeup मध्ये पण असे भरपूर product आहेत की ज्यामुळे आपल्या skin वर

आपली skin ही चांगली रहावी त्यामध्ये भरपूर जण आता ही skin ची काळजी तर घरगुती घेतात आणि makeup म्हणलं तर खूप जण काय करतात की हि स्वस्त lipsticks किंवा foundation

ते स्वस्त असतात पण त्याचा effect स्किन वर पडतो जसं की ते थोड्यावेळाने आपण केलेल्या makeup काळा पडतो खराब दिसतो तर मला असं वाटतं

कोणती पण आपण makeup ची गोष्ट घेतली तर ती चांगली पण असते जसं की जास्त प्रमाणात effect होत नाही तर आणि जे असे खराब असतात त्याने खूप lipsticks पण आता खूप स्वस्त मिळतात पन्नास रुपये, दहा वीस रुपये मध्ये सुद्धा खुप वेगवेगळ्या अश्या lipsticks मिळतात तर स्वस्त lipsticks ही चांगली नसते करणी आपण खुप जण आता काय करतो स्वस्त आहे म्हणून daily use करतो जस की आता खुप जण बाहेर जात असतात तर आपण जर daily कोणत पण सामान use करायचा असेल तर आपण चांगल्या brand च चांगल्या qulity च use करायला पाहिजेल कारण की आपण त्यामधे एकदाच investment करायला पाहिजेल कारण की

ती स्वस्त पण असते त्यात तिचे जास्त कही skin नसल्यामुळे एव्हढी कही चांगली पण नसते की जस की ओठ खुप जनाची काळी पडतात किंवा ओठांच्या side लां पण फोडी येतात आपण त्याची काळजी घेतली पाहिजेत आपण जास्त प्रमाणत lipstik चा वापर करत असू तर आपण भारी म्हणजे quality च्या किंवा brand चे आपण त्याचा use करायला पाहिजेल आणखीन भरपुर अश्या गोष्टी आहेत जस म्हणालात तर foundation पण खुप प्रकार आहे जस की आणि skin पण चे खुप प्रकार आहे skin मध्ये पण oily skin आहे, dry skin आहे, combination skin आहे तर skin मध्ये पण भरपुर प्रमाणात असा वेगवेगळा वापर असतो जस की आपण Combination skin ला काय use करायला पाहिजेल किंवा dry skin ला मध्ये आपण कोणते moisturizer use करायला पाहिजेल कोणत primer use करायला पाहिजे कोणती भरपुर foundetion, primer किंवा असे हे आपण makeup साठी use करतो जस की आता मला अस वाटत की Primer, moisturizer, foundation, contouring, blush, ह्याच पण जास्त प्रमाणत जस की चांगल्या quality च घ्यायला पाहिजेल आणखीन concealer हे पण चांगल्या quality च घ्यायला पाहिजेल जर आपला makeup quality चांगली असेल तर आपला makeup हा चांगला वेळ टिकून राहतो आणि काळा पडत नाही तर मला अस वाटतय की आपण skin ची काळजी घेतली पाहिजेल आणि skin ची काळजी घेताना पण म्हणजे makeup पण करताना आपण कोणता कधी उस करायचा हे कळलं पाहिजेल तर makeup चे पण खुप प्रकार आहे जर आपल्याला function साठी जायचं असेल तर त्याचा पण एक supose आपण dark करतो किंवा आणि आपल्याला रोजचाच जर makeup करायचा असेल किंवा आपल्याला कुठ कामासाठी जायचं असेल एकदम lightwhitemakeup करायला पाहिजेल असे भरपुर makeup चे प्रकार आहे तर आपण makeup हा

फुटबॉल! फुटबॉल हा जगातील सर्वात लोकप्रिय खेळ आहे. फुटबॉलच्या संघात अकरा खेळाडूंचा समावेश असतो. हा खेळ मुख्यतः हिरवळ असलेल्या खेळा~ मैदानात खेळला जातो. मैदानाच्या दोन टोकांना उभारलेल्या गोल जाळ्यात चेंडू पोहोचविणे असे ह्या खेळाचे उद्दिष्ट असते. गोलरक्षक वगळता इतर दहा खेळाडूंना चेंडूला हात लावणे नियमबाह्य असते. जो संघ अधिकवेळा गोल जाळ्यात चेंडू टाकेल, तो गोल करेल, तो संघ विजेता असतो. याचा इतिहास एकोणीसशे चार रोजी पॅरिस येथे फ्रान्स, बेल्जिअम, नेदरलॅंड, हॉलंड, डेन्मार्क, स्पेन, स्वीडन आणि स्वित्झर्लंड. या देशांनी federation international day football associationFIFA ही संघटना स्थापन केली. इसवी सन अठराशे त्रेसष्ट साली फुटबॉल association या इंग्लंड मधील संघटनेने फुटबॉ~फुटबॉल खेळास नियमबद्ध केले.

हे red व yellow card चे जनक आहेत. त्यानंतर एकोणीसशे सत्तरच्या जागतिक स्पर्धेत ह्या card ची सुरुवात झाली. आणि त्यानंतर संपुर्ण महाराष्ट्रात, जगभरात याला मान्यता मिळाली.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 या सांघिक मैदानी खेळाचे अनेक प्रकार आहेत. त्यापैकी दोन प्रमुख प्रकार पुढीलप्रमाणे, पहिला association फुटबॉल अथवा soccer आणि दुसरा rugby. soccer हा प्रत्येकी अकरा खेळाडू असलेला दोन संघांमध्ये खेळला जातो. त्यात चेंडू हाताने व तो हाताने घेऊन पळत सुटणे नियमबाह्य मानले जाते. Rugby व Rugby union ह्या प्रकारात मात्र चेंडू हाताने व तो हातात घेऊन धा~धावणे ग्राह्य मानतात. त्यातूनच rugby d हा वेगळा प्रकार अठराशे पंचाण्णव साली निर्माण झाला. Rugby union या प्रकारातून निर्माण झालेल्या अमेरीकन फुटबॉल मध्ये खूपच वेगळेपणा दिसून येतो. चेंडूंमध्ये चेंडू पुढे पळवता येत नाही. या खेळात तो पुढेही नेता येत नाही.

कॅनडियन फुटबॉल हा अमेरीकन फुटबॉलशी साधर्म्य असलेला पण काही महत्त्वाचे फेरफार असलेला प्रकार आहे. आयर्लंडमध्ये खेळला जाणारा gaelic फुटबॉल हा ही एक आडदांड प्रकार आहे. ऑस्ट्रेलियामध्ये खेळाला जाणारा ऑस्ट्रेलियन फुटबॉल हा एक जुन्या gaelic फुटबॉलचे काही नियम आत्मसात केलेला तथापि वेगळा आणि वैशिष्ट्यपूर्ण प्रकार आहे. या सर्व प्रकारांची माहिती नोंदणी पुढे दिलेली आहे.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

पाऊण नाहीतर पंचेचाळीस मिनिटे खेळल्यानंतर पंधरा मिनिटांचा break परत पंचेचाळीस मिनिटे खेळ असतो. महत्त्वाच्या संघटना यादेखिल यांच्यासोबत काम करतात. FIFA UFAAUnion European The Football Association UFCAssociation Football Confederation CAFConfederation African De Football. मुख्य आंतरराष्ट्रीय स्पर्धा, फुटबॉल विश्वचषक, न्यूरो चषक, कोफा अमेरीका मर्डीका चषक. राष्ट्रांतर्गत काही खेळ खेळले जातात. ह्यात बाह्य दुही ही आहेत. FIFA

हा खेळ खेळताना खेळाडू आपले हात वगळता आपल्या शरीराच्या कोणत्याही भागाचा वापर करुन ball हलवू शकतो. या खेळामध्ये ball पुढे ढकलण्यासाठी जास्तीजास्त पायाचा वापर केला जातो. पण ball पकडण्यासाठी गोलरक्षक हाताचा वापर करु शकतो. फुटबॉल खेळाचा मुख्य उद्देश विरोधी गटाला मागे टाकणं. आणि जेव्हा ball गोल post च्या दरम्यान गोल रेषा ओलांडते, तेव्हा गोल होत आणि त्याचे गुण मिळतात. फुटबॉल आंतरराष्ट्रीय FIFA संघटना असे म्हणते की फुटबॉल हा खेळ कुजू चिनी खेळाचे विकसित खेळ आहे. भारतामध्ये ह्या खेळाची लोकप्रियता नागेंद्र प्रसाद ह्यांच्यामुळे वाढली. त्यामुळे याना भारतामध्ये फुटबॉल या खेळाचे नाव मिळाले. या खेळाचा प्रकार आहे मैदानी खेळ, खेळाची सुरुवात झाली एकोणिसाव्या शतकापासून. शतकाच्या मध्यापासून इंग्लंडमध्ये खेळ~खेळला जाऊ लागला. फुटबॉल खेळपट्टी आणि सॉकर खेळपट्टी, मैदानाचा आकार त्याची लांबी नव्वद मीटर ते शंभर मीटर असते. रुंदी पन्नास ते सत्तर मीटर असते. हे खेळण्यासाठी दिला जाणारा वेळ असतो पंचेचाळीस मिनिटांचा. फुटबॉल म्हणजे नेमकं काय?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 भारतामध्ये क्रिकेट हा खेळ खूप लोकप्रिय आहे. त्याचप्रमाणे फुटबॉल खेळाने लोकप्रियतेत आपले स्थान कायम राखले आहे. भारतामध्ये फुटबॉल प्रेमींची कोणतीही कमी नाही.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 भारतामध्ये हा खेळ सर्वप्रथम शाळेमधील मैदानावर खेळला जाऊ लागला. लोक ह्या खेळाला पसंद करत आहेत, हे नागेंद्र प्रसाद ह्यांच्या लक्षात आले. त्यांनी boyz फुटबॉल club ची स्थापना केली. त्यानंतर जसजशी ह्या खेळाची लोकप्रियता वाढू लागली तसेतसे एकोणीसशे पन्नास मध्ये कोलकत्ता या शहरात अनेक फुटबॉल club तयार झाले. त्यानंतर भारताने विश्वचषकमध्ये जाण्याची पात्रता मिळवली. पण त्यावेळी भारताकडे विश्वचषक स्पर्धेत भाग घेण्यासाठी तेवढे पैसे नव्हते, म्हणून भारताने ऑलिम्पिकमध्ये आपले लक्ष केंद्रित केले. भारताची फुटबॉल team एकोणीसशे छप्पन्न आणि एकोणीसशे अठ्ठावन्नमध्ये ऑलिम्पिकमध्ये चवथे स्थान मिळवले आणि इथूनच भारतीय फुटबॉलचा सुवर्णकाळ सुरु झाला. फुटबॉल हे, ह्याचे मैदान आयताकृती असून मैदानाची लांबी नव्वद ते शंभर मीटर असते. रुंदी पन्नास ते सत्तर मीटर असते. या खेळामध्ये दोन गट असतात आणि एकमेकांविरुद्ध खेळतात. आणि एका गटामध्ये अकरा खेळाडू असतात. हा खेळ पंचेचाळीस मिनिटांचा असतो, पंधरा मिनिटांचा break असतो. त्या गोलाचा व्यास सदुसष्ट ते सत्तर सेंटीमीटर असतो

या ball चे काही नियम. या खेळाचे मैदान कृत्रिम किंवा नैसर्गिक गवताने बनलेले असते.

प्रत्येक संघात अकरा पैकी सात खेळाडू खेळतील आणि राहिलेले चार राखीव म्हणून असतात. जर सात खेळाडूंपैकी कोणत्याही खेळाडूस दुखापत झाली तर एक खेळाडू दुखापत झालेल्या खेळा~खेळाडूऐवजी खेळेल.

आणि निर्णय घेताना referee सहाय्यक. सामन्यात दोन्ही संघांच्या गुणांची पातळी कमी असली तर खेळाला अतिरीक्त वेळ मिळतो. नव्वद मिनिटांनंतर ज्यादा तीस मिनिटे जोडली जातात. जर अतिरिक्त वेळेनंतरही जर दोन्ही संघ वर असल्यास penalty shoot out करणे गरजेचे असते. जर खेळाडूने खेळ खेळताना जर एखादा fault केला तर त्याला पिवळे किंवा लाल card मिळते.

जर खेळाडूने खेळताना जर एखादा fault केला असेल तर त्याला पिवळे किंवा लाल card मिळते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

बेरोजगारी ही समस्या पाहता, त्याचे विश्लेषण करणे आणि त्यावर तोडगा काढणे अपेक्षित आहे. परंतु दिवसेंदिवस ही समस्या वाढतच आहे. आपण या समस्येवर उपाययोजना म्हणून शिक्षण पद्धतीतले बदल आणि उपलब्ध असणाऱ्या रोजगाराच्या संधी, यांचा समोर विचार कसा केला गेला पाहिजे याचा विचार करूया. विद्यार्थी बेरोजगारी हा शब्द ऐकताच,

अकुशल तरुणाई, स्वार्थ, आणि व्यर्थ स्पर्धा या गोष्टी कारणीभूत आहेत. जागतिक आणि सामाजिक तथ्य गरज आणि व्यावसायीक ध्येय ओळखून

सर्वात आगोदर, बेरोजगारी हा शब्द वारंवार का पुढे येत आहे ते पाहूया. राजकीय सत्ता आणि आपल्या स्वार्थानुसार, आणि सोयीनुसार बेरोजगारी हा शब्द पुढे आणत आहेत. स्वतः सत्तेत असतांना, एक वैभवशाली समाज निर्माण न करता, प्रत्येक घटकाला गरीब ठेवणे. आणि ज्या शिक्षणाची गरज आहे, तसं शिक्षण न देता, उपयोगात न येणारे शिक्षण देणे.

शिक्षण पद्धती ही देखील, बेरोजगारीस कारणीभूत आहे. ज्या विकसित समाजात जे शिक्षण दिले गेले पाहिजे, त्याचा विचार होतांना दिसत नाही. आज विज्ञान आणि तंत्रज्ञान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 पदवीधर झालेला एखादा तरुण, कुठलेच practical काम करू शकत नाही. हे सत्त्य आहे. मग अशा शिक्षणाने, कसे काय रोजगार निर्मित होतील?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 असे तरुण मग बेरोजगार राहणार. शिक्षण पद्धती हा देखील व्यवसाय बनल्याने, तथाकथित नेते आणि शिक्षण सम्राट, श्रीमंत बनत गेले. आणि समाज मात्र गरीब आणि बेरोजगार होत गेला. शिक्षण संपल्यानंतर, तरुणाला जी वास्तविकता पाहायला मिळते ती त्याने कधी आगोदर अनुभवलेली नसते. त्यामुळे, तो तरुण मानसिक वैफल्यग्रस्त होतो. आता लोकसंख्या वाढ ही सुद्धा बेरोजगारीला जबाबदार आहे.

शिक्षित होणाऱ्या, तसेच अशिक्षित तरुणांना एकदम रोजगार देणे कसे काय शक्य होऊ शकते? तेवढ्या औद्योगिक संस्थांची उपलब्धता आपल्या देशात तरी, सध्या नाहीये. लोकसंख्या हळूहळू नियंत्रित केली गेली, तर जीवघेणी स्पर्धा कमी होऊन व्यवस्थितरीत्या रोजगार निर्मिती करता येऊ शकेल. बेरोजगारीमागे शिक्षित होणारा तरुणही तितकाच जबाबदार आहे शिक्षण घेतांना भविष्यातील संधी न पाहता आणि स्वतःची कुशलता न वाढवता तो तरुण फक्त बौद्धिक आणि भाषिक शिक्षण घेत राहतो. आणि अनुभव काहीच मिळवत नाही. त्यामुळे शिक्षण पूर्ण झाल्यानंतर, त्याला बेरोजगारी प्राप्त होते.

बेरोजगारी ही व्यर्थ महत्त्वाकांक्षा आणि स्वार्थ यांचा देखील परिणाम आहे. सर्व गरजा सहज पूर्ण होत असतांना, अवास्तव स्वप्न सर्व समाजाद्वारे दाखवली जातात.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 सर्व तरुणाई एका संस्थेच्या किंवा, सामाजिक व्यवस्थेच्या छताखाली आली कि त्यांचा वापर, नोकर म्हणून करा, किंवा बेरोजगार म्हणून, काहीही फरक पडत नाही. रोजगार मिळवण्यासाठी त्यांच्याकडून औद्योगिक संस्था बक्कळ पैसा उकळत असते. बेरोजगारी हा स्वर्थाचाच परिणाम आहे.

कि बेरोजगारीच्या नावाखाली इतरांना म्हणजे, शिक्षण व्यवस्था, सामाजिक आणि कौटुंबिक जडणघडण यांची तक्रार करत राहणे. एवढेच काम शिल्लक राहते. व्यक्तिगत विकास हाच रोजगार मिळवण्याचा एकमेव पर्याय आहे. त्याचा योग वेळी फायदा उचलून सर्व तरुणाई, स्वयं रोजगार निर्मिती करतील, आणि बेरोजगारी नष्ट करतील अशी आशा ठेऊया. बेरोजगारी अशी परिस्थिती आहे, ज्यात लोक सध्याच्या वेतनाच्या दराने काम करण्यात तयार आणि इच्छित आहेत. परंतु तरीही त्यांना काम मिळू शकत नाही. बेरोजगारीचे मापन भारतात NSSO राष्ट्रीय नमुना सर्वेक्षण संस्थाद्वारे केले जातात. भारतातील बेरोजगारीचा data कामगार आणि रोजगार मंत्रालयाच्या अंतर्गत ठेवला जातो. NSSO खालील तीन वर्गात लोकांना विभागाते. कार्यरत लोक, काम करत नाहीत, म्हणजे काम शोधात आहेत ते. आणि काम करत नाही किंवा काम शोधात नाही. श्रेणी अ मधील लोकांना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 कामगार दलात नाही, असे म्हंटले जाते. बेरोजगारीचे प्रकार. संरचनात्मक बेरोजगारी. संरचनात्मक बदलांमुळे झाले.

काळात बेरोजगार राहतात, त्याला घर्षण बेरोजगारी म्हणतात. चक्रीय बेरोजगारी. मागणी कमतरता बेरोजगारी. जेव्हा मागणी कमी झाल्यामुळे लोकांना नोकरीतून काढून टाकले जाते. उदाहरण, मंदी छुपी बेरोजगारी. या प्रकारच्या रोजगारामध्ये, लोकांना रोजगार दिला जातो. परंतु त्याची किरकोळ उत्पादकता शून्य आहे. उदाहरण, एक मनुष्य काही शेती कामत गुंतलेला आहे. त्याचा मित्र त्याला सामील करतो, पण दोघांची उत्पादकता सारखीच राहते. त्याचे मित्र बेरोजगारीच्या वेशात येतात. शिक्षित बेरोजगारी. जर एखादी सुशिक्षित व्यक्ती त्याच्या पात्रतेनुसार, योग्य नोकरी मिळवू शकत नसेल. उदाहरण, अभियांत्रिकी पदाविधारकला, अभियंता पदाऐवजी लिपिक पद मिळत आहे. खुली बेर~ बेरोजगारी. अशी स्थिती, ज्यामध्ये लोकांना कोणतेही काम सापडत नाही. यामध्ये कुशल आणि अकुशल अशा दोन्ही लोकांचा समावेश आहे. कमी प्रतीची बेरोजगारी. जेव्हा लोक काम मिळवतात, परंतु, त्यांची कार्यक्षमता आणि क्षमता, त्यांच्या इष्टतम प्रमाणात वापरली जात नाही. आणि ते उत्पादन मर्यादित पातळीपर्यंत योगदान देतात.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

दारिद्र्य अशी पद्धत~ परिस्थिती आहे, ज्यामधील समाजातील घटक आणि आपल्या मुलभूत जीवनावश्यक गरजा पूर्ण करू शकत नाही. हे दोन प्रकारची आहे. पूर्ण दारिद्र्य आणि सापेक्ष दारिद्र्य. या प्रकारच्या बेरोजगारीमध्ये लोक वर्षातील काही महिने बेरोजगार असतात. दरडोई उत्पन्नात आम्ही अवलंबित लोकांना, मुले, जेष्ठ नागरिक इत्यादी वेगवेगळे करू शकत नाही. जे उपभोग घेत आहेत, परंतु कमावत नाहीत.